या चित्राद्वारे आपल्याला अशी माहिती मिळते कि हे चित्र एखाद्या डॉक्टर चे क्लिनिक आहे त्यामध्ये आपल्याला --

हे चित्र शांती रसिकलाल एम धाईवाल जैन भवन --